चला. तर आजचा आपला दुसरा topic आहे collage हा प्रत्येक व्यक्तिच्या जीवन स्तरचा सुंदर क्षण असतो आणि दहावी झाल्या नंतर प्रत्येक व्यक्तीच्या मना मध्ये अनेक प्रशन पडतात पडत असतात की आपण कॉले कोणत्या collage मध्ये प्रवेश घ्यावा कोणत्या विषय मध्ये अकरावी बारवीच शिक्षण घ्यावे? कारण ज्यावेळी अकरावी अकरावीचे प्रवेश घेणार असतो त्यावेळी आपल्या समोर कला विज्ञान वाणिज्य हे तीन विषय असतात, आपल्या सोई प्रमाणे आपण ते तिघांपैकी एक विषय निवडून एखाद्या विषयात प्रवेश करत असतो आणि अकरावी विवाघ निवडत असतात अकरावी भाग निवडत असताना आपण विचार करत असत कारण आपले पुढचे शिक्षण आणि career त्याच्यावर अवलंबून असते शेवटी मी वाणिज्य हा विषय निवडून collage मध्ये प्रवेश घेतला मी ज्यावेळी प्रवेश collage मध्ये प्रवेश घेतला त्या वेळी माझ्या शाळेतले काही मित्र आणी मैत्रिणी माझ्या सोबत होते तर काही मित्र आणी मैत्रिणीने माझ्या सोबत नव्हते मला फार दुखः झाला पण जस जशे collage मध्ये दिवस निघत केले तस तसे आम्ही पण जुने होत गेलो, आम्हाला पण collage मध्ये मन लागत गेले collage मध्ये त्या तस तसे आम्हाला collage चे वातावरणाचे सवई होत गेल्या आपल्या मैत्रिणी तिथल्या वेग वेगळ्या आम्हा collage मध्ये मैत्रिणी बनत गेल्या अं माझे collage तसे फार मोठे होते करण माझे collage मध्ये अकरावी बारावी तसेच collage मध्ये कला, विज्ञान, आणि वाणिज्य या विभागाचे graduation आणि post graduation शिक्षण देखील मिळत होते आमच्या collage ची इमारत ही तीन मजल्याची होती आणी आमचा अकरावीचा class वर्ग हा पहिल्या मजल्यावर होता आमचा वर्ग पन्नास साठ ते पासष्ट मुले मुली अगोदर अगदी आरामात मावतील येवढा मोठा आमचा वर्ग होता आणी त्यात सर्व सुविधा होत्या आमच्या आमच collage हे दुपारचे म्हणजे की बारा तीसला असत असायचे आणी collage सहा तीसला पाच तीसला सुटत असायचे

science चे commerce चे वाणिज्य विज्ञानचे शिक्षक असा शिक्षक बसत असायचे आमचा collage फार मोठा होता त्यात त्यात शिक्षक ही त्यात शिक्षक ही अठरा शिक्षक होते एक principle होते आणी WATCHMAN असे आमच्या collage मध्ये खूप सारे होते आमच्या COLLEGE वाणीच्या विभागा मध्ये साठ से सत्तर मुलं होते. SCIENCE विभागा मध्ये सत्तर मुले होते आणि ARTS विभागा मध्ये पन्नास मुले मुली होते अं आमच्या collage मध्ये जीवनाखइमारत देखील दोन मजलीची होती आणी आम्हाला तेथे वेगवेगळ्या प्रकारची खेळाचे साहित्य, आम्हाला तेथे वेगवेळ्या प्रकारचे खेळाचे साहित्य मिळायचे आणि ते बैठ्या खेळाचे असायच्या आणि माई मैदानी खेळाच्याआमच्या group मध्ये काही जणांना क्यारम या खेळाची खूप आवड असल्यामुळे आम्ही collage मध्ये मधील class सुटले की एक तास किंव्हा जर वेळ चांगला रमला तर जीवनख्या अं जिवखान्या मध्ये क्यारम खेळत असायच जीवखान्या मध्ये जीवखाण्याच्या बाजूला एक एक खेळाचे मायदान होते

खो खो, लंगडी, पळा पळी खेळायला खूप आवडत असायचे. या खेळा मध्ये आम्हाला आमची class teacher अह PT चे teacher मदत करत असायचे तेच प्रकारे ते आम्हाला खेळायचे खेडण्या विषय सांगत असायचे त्याच प्रकारे आम्ही खेडत असायचो आमचा PT चा period आमच्या खेड्ण्याचा period हा शुक्रवारी आणी शनिवारी असायचा आम्हाल PT ला अर्धा तास मिळत असायचा त्या अर्ध्या तासा मध्ये आम्ही अं खेळत असायचो आम्हाला आमच्य class teacher आमचे वर्ग teacher अं teacher होत्या. त्या अतिशय चांगल्या आणी सुंदर मनाच्या होत्या ते आम्हाल वाणिज्य हा विषय शिकवत असायच्या वाणिज्य विषयात काय आहे कसे खूप खूप छान पद्धतीने शिकवत असायचे वाणिज्य विषय अतिशय सोपे आणी सरळ पद्धतीने आम्हाल शिकवायच्या जेणे करून कोणाच्याही मनात जास्त प्रश्न निर्माण होणार नाही

विध्यार्थी विध्यार्थिनी PRINCIPAL वैगेरे सगळे सोबत मिळून करत असायचे. आमच्या COLLEGE मध्ये गणपती, नवरात्री, होळी दिवाळी सारखी रक्षा बंधन सारखे सगडे सन सर्व विध्यार्थी मिळून करत असायचे आमच्या COLLEGE मध्ये खूप मज्जा येत असायची आमची दिवस भारत आठ lecture होत असायचे त्यात आम्हाल काही lecture मध्ये बोर होत असायच तर काही lecture मध्ये खूप मज्जा येत असायची पण आम्ही COLLEGE मध्ये देखील रोज जायचो तिथे खूप मज्जा यायची COLLEGE मध्ये बारा तिसला आम्ही जात असायचो COLLEGE तशी काही फार दुर नव्हती म्हणून आम्ही COLLEGE

COLLEGE मध्ये बरहा तीस ला सावळा भारत अशी माघ नंतर मी प्रार्थना कराची प्रार्थना झालीनंतर हजरी ती आमच्या class teacher हजरी घेत असायचा मग नंतर आम्ही आम्हाला तर अर्धा तास आमचा आमचे आठ lecture अर्ध्या अर्ध्या तासाचे असायचे तर आमचा पहिला लेकचर वाणिज्य व्यवस्थापन आणि संचालन या विषयचा असायचा ते आम्ही खूप मना पासून शिकायचो करण वाणिज्य हा विषय मला आणी माझ्या मैत्र मैत्रिणला खूप आवडायचा

ते TEACHER देखील अर्थशास्त्र अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने शिकवत असायच्या असे आम्हाला आठ lecture असायचे पहिल्या lecture वाणिज्य व्यवस्था आणि संचालनाचा असायचा तर दुसरा lecture शास्त्राचा तर तिसरा lecture अर्थशास्त्राचा चवथा english चा असायचा पाचवा मराठी चा सहावा PT चा सातवा ENGLISH चा तर आठवा BA चा असायचा अशे आमचे आठ lecture असायचे मध्ये मध्ये एक दोन lecture आम्हाला PROKSI पण मिळत असायचे त्या lecture मध्ये आम्ही खूप मस्ती करायचो, खूप मज्जा करायचो, आमच्या आमच्या COLLAGE मध्ये MONITOR आमच्या CLASS मध्ये MONITOR असायची अं असायची ती आमची सतात नव लिहत असायची तरीही आम्ही खूप मस्ती करायचो आम्ही COLLAGE मध्ये BACK BENCHER होतो. आम्ही आमच्या COLLAGE मध्ये आमच्या CLASS मध्ये शेवटच्या BENCH वर

अर्थशास्त्राचा LECTURE खूप BOARING वाटायच तरीही आम्ही ते LECTURE ATTEND करायचो त्याच बरोबर सहा महिन्यातून एकदा आमचा प्रवास निघाला होता त्या प्रवासा मध्ये आम्ही सर्व मित्र मैत्रिणी गेलो होतो आमचा प्रवास साकाडी साडे सहाला निघाला होता. आणि त्या प्रवास मध्ये प्राणी संग्रहालयात अं असे दोन तीन स्थडावर घेऊन गेले होते तिथे आम्ही खूप खूप मज्जा केली होती

पण प्रवास साठी आले होते आम्ही सर्वे एकच ठिकाणी एकच ठिकाणी बसले होते आम्ही प्रवास मध्ये पण खूप

ते ही खूप चांगले होते. अशा प्रकारे COLLAGE हे आमची खूप छान होते

तिसरा विभाग्य अं

मी चित्रकार कसा झालो. मी तुमच्या एवढा असताना जे अनुभव पाहिले तेच तुम्हाला सांगणार आहे. प्रथम निसर्ग आपण निसर्गाला टाळ हम्म आणि कधी ही विसरू चालनार नाही. त्यांच्या विरोधात न जाता मर्जीत राहनं केव्हा ही आपल्या फायद्याच आहे. निसर्गातून आपल पालन पोषन होतं आणि निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. निसर्ग धुंडत रहा. तुम्हाला चरचर नात आणि निसर्गात वाटा आपसुक सापडते. आता तुम्हाला माझी गोष्ट सांगतो. माझी प्राथमीक शिक्षण एक फार लहानष्या खेड्यात झाली आहे. माझं खेड आतिशय निसर्ग रम्य आणि संस्कृ तीक सांस्कृत होतं. घनदाट जंगल दुदही पुर्ण धुर धुर type म्हणजे धुंदळ धुंदळ सगळ होतं. भरुन वाहनारी नदी होती. निळे डोंगर होते, हिरवं रान होतं. आवघा आनंदी आनंंद वातावरणात

असं वाटायच की हे आपले मित्र कायम असावे. तसाच तो माझा मित्र. आम्हाला असं वाटायचं की आपण चित्र काढावे पण काय करणार आमच्याकडे कसलीच साधन नव्हते. pencile रंग brush ते तर सोडाच साधा कागद ही नव्हता. अभ्यासाची एकच वही पाटीवर लिहिण्याची एकच पेन्सिल तीचे तुकडे झाले तरी संभाळून वापरावी लागायची. दुसरी मिळन्याची शक्यता नव्ह शिवाय सगळ्यात मोठी अडचन किंवा धाक असा होता की चित्र वित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची

नदीच्या डोहात जाऊन पडायचो. अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येऊन बसायचो. काठालगत खुप

पाण्याच्या प्रवाहा मुळे गुळगुळीत सपाट झालेले लांब रुंद पसरलेले आम्हाला तिथे आमचा सापडला. या भरल्या थोरल्या खडकावर मन सोक्त चित्र काढता येणार होती. पण कशानं काढनार? तो ही मार्ग सापडला. आमच्या त्या भागात तांबुस रंगाचा मुरुंब असतो. शिवाय पिवळट रंगाच दगड ही सापडतात. ते दगड आपटले की

मुरुमाचा खडा ओला करुन घेतला आणि खडका वर चित्र रेखाटनं सुरू झालं. काय काढु आणि काय नको असं वाटायचं. गुढग्यावर तेखून रेष काढण्यात दंग व्हायचं. रेषा काढीत काढीत हात भर पुढंं सरकल्यावर मागे वळून पहावं तर रेषा वाळून लाज दर्ज झालेल्या असायच्या. आनखी सुर सुरीत यायची आपल्याला खडकावर टेकून टेकून घुढग्याची साल्ट गेलेली लक्षातच यायची नाहीत. मग खडका वर चित्र काढनं सुरुचं. भरावेत रंग भरावेत. पण ते कुठून आणनार? त्या दिवसात काटेसावर चुरगाळले.

चुरगाळले. की जांभळा रंग मिळतो. शेंद्री नावाच वनस्पतीच्या बोटातल्या बिया भगवा रंग देतात. काही पानांचा हिरवा केला चुण्याचा पांढरा कुंकवाचा लाल, आणि दगडाचा पिवळा. तर होतात बांबुंची कोवळी काडी घेऊन पुढच टोक ठेचल की त्याचा brush व्हायचा तहान भुक हरपुन आम्ही दगडावरची चित्रच रंगत बसायचो. नजर जाईल तीथ पर्यंत चित्रच चित्र. थोड्या दिवसां नी पाऊस यायचा. नदी वहायला लागायची आम्ही चित्र नदीच्या पोटात गडप व्हायची. मी जे काही व्यक्तींगत सांगतो आहे की

नाहीत म्हणून अडून बसायच नाही. तुमच्या इच्छा तिव्र असतील तर साधना शिवाय ही साधना करता येतात.

पार चैत्र महिना उजडायचा. तोवर काय करायच? त्यातुनच आम्हाला मातीचा नाद लागला. लाल भडक माऊशार मातीत हाताला लाग लोण्यासारखी वाटायची. मुर्ती कराव्यात असं ठरलं. पण हा मातीचा खेळही लपून छपून करावा लागे. कधी गोठ्याच्या मागच्या बाजूला नाहीतर गावातील मंदिरा जवळ. पळूकिच्या झाडा खाली आमचा उद्योग चालायचा. मुर्ती करुण वाळत ठेवायला काय की काही काळानं त्यात तडे जाऊन त्या ढासळायच्या. हिरमोड व्हायचीच. त्यावर काहीतरी उपाय शोधायलाच मग काय उपाय शोधायचा? आम्ही म्हटलो की विचार करता करता लक्षात आलं की गाईचं शेन गाईच शेन ओले असताना कसं असतं. ते वाळल्यावर त्याला तडे जात नाही. आम्ही शेन मातीत मिळवून घेतलं. आता मुर्ती थोड्या टिकायला लागल्या. तरी जास्त दिवस झाल्यावर बारीक बारीक तढे जाऊ धडपायला पडायला पुन्हा लागल्या. पुन्हा इचार सुरु. आसं आमच्या गावात आठवडे बाजार भरायचा. न्हानू आयते कपडे विकायला यायचं सगळा डोंगर भाग फक्त पहाण्यासारखा होता. खुप गावाकडे पाहण्यासारख होतं. तर मुलांनो मी तुम्हाला एवढच सांंगीन की तुमच्या प्रत्येकात

तुमच आभाळ कायम आनंदानं भरलेलं राहील. असं तुम्ही विचार करा. असं नाही मग दर्शन ते बस का असं आहे लय किचकट आहे हे पण ते म्हणू लागलं कस कर एकदा आ Matter झालं काम किरकिर वाटू राहील हा मग त्याच्यात तिच्यात जाणाया अगोदर फक्त Madam पर्यां एकदा Convince करावं लागत कि Madam तुम्ही करा बुवा

काय म्हणजे समझ आपले अं Intership झाली अं

मग आपण Paper ला जाऊ तुं तर मग Paper ला गेले Paper हुन वापस आले

मग तुमचं Practical राहील वाटत Final च ते make up अं

तर तो समजाह Make up hours भरतोय Paper झाल्यावर तुझे जेवढे दिवस राहता जो पर्यां तुझं Registration होत नाही तो पर्यंत तू Make up hour भरतो त्याच्या नंतर पण तुझे Make up hour complete होत नाही तो पर्यंत तुला हातात ते Document देत नाही ते माहिती आहे का हम्म असा Scene आहे ते जो पर्यंत तुझा Registration होत नाही तो पर्यंत तुझ्या होता Document येत नाही जो पर्यंत Regisrtation व्य्याला Registration व्हायला सहा महिने लागतात कमीत कमी

जितक्या लवकर MAke up hour संपून जाईल तितक्या लवकर Registration होईल का हा जितक्या लवकर Document जाईल तितक्या लवकर म्हणजे जितक्या लवकर Process चालूं व्हायला लागली पाहिजे Actually process चालू झाली का मग Documents ते आपले Sir सुहास Sir आणि भालेराव Sir document घेऊन मुंबईला जातील

म्हणजे हि Proceed कधी होते Make up झाल्यावर

Make up झाल्यावर नाही तुझी Exam झाली का नाही मग तेव्हा Result लागतो का त्यावेळेस Registration चालू होत म्हणजे Result लागल्यावर registration चालू होत म्हणजे Result लागायला समझ दोन महिने कस भी घे पकडून Exam झाल्यावर

हम्म दोन महिने तीन महिने आरामशीर पकड म्हणजे समझ Exam दिल्यावर पंचेचाळीस दिवसांनी Practical असत वाटत म्हणजे Practical practical practical दिल्यावर समाजच झाल्यावर आणखी पंचेचाळीस दिवसांनी अह Result असत वाटत Result लागल्या नंतर Registration Process चालू होऊन जाती मग तुझं हे लागल्यावरती असं सात म्हजे ते झालं कि मग आपलं Registration झालं Registration होईपर्यंत हम्म तू make up hour भरू शकतो सहा महिने हम्म पण तुझे आता किती Hours आहे First year पासून Second year मध्ये किती आहे Third year मध्ये किती आहे मग त्याच्यात तुला Count करून घायव लगीन Madam कडून. Madamमेरे कितने थे मग माझे किती होते आता सांगा नंतर किती होते सांगा आस असं म्हणजे तू आत

आता First year मध्ये कसे MAkeup hours काढून दिले होते कि तुमचे एवढे एवढे makeup hours आहेत बुवा तर माझे काही Seventy six seventy eight असे काहीतरी Hours होते तेवढे Hours म्हणजे जवळ पास माझे समजा एका दिवसाचे आठ घंटे ए आठ एक आठ दुणे सोळा आठ त्रिक बत्तीस अशे बत्तीस करता करत तीन म्हणजे सहा दिवस एक आठवडा मला Duty कार्याची होती समझ आता Second year मध्ये मी किती Abcent आहे ते पाहायचं आहे Second year झालं कि Third year मध्ये Fourth year मध्ये Total असं दरवर्षी Madam नि सांगितलं ना कि तू एवढे एवढे दिवस Abcent होता बाबा तेवढे तेवढे दिवस Abcent होता तमग त्यात काय होऊन जात त्याची Total करून मग तू काढू शकतो कि तुला किती दिवस करायची आहे एक महिना करायची आहे कि तीन महिने करायची आहे ली त्याच्या अगोदर तू First year मध्ये Makeup दिवाळी साठी Madam कडे गेला होता कि बाबा Madam मला Makeup hours करायचे आहे मी काही दिवाळी ची सुट्टीला जात नाही मग ते तू भरून घेतलॆ मग किती कमी झाले त्याच्यातून ते पण एक अंदाज ते पण लागत ना त्याच्यामध्ये ते पण Record ठेवावं लागत ना

असं म्हणतात होतो मी तुला मला एक सांग तू म्हटलं मागच्या वेळेस Makeup hours केले अन तू Mattern office ला Sign करायला जात होता का

अरे नाही रे ते Makeup hour नव्हती बाबा तीमाझी Second year ची जेवढी हे केली होती न दिवस ती भरून गेली बाकी काही नाही अच्छा Presenty भरत नव्हती म्ह्णून तू जात होता का

अच्छा अच्छा मग कोना कोणाचे भरून घेतले अं माझे नेहाचे नियोजीत चे शुभम वैगेरे तर काही नाही पण हे जे होते मागे माझे makeup hours होते माझे होते ते Makeup hours पण मला त्यांना फक्त Daily diary sign आणायला सांगितली आणि जी Claas coordinator आहे आपली Sub coordinator आहे दीक्षा Madam तर तिची Sign लागते तीच Count करतात अच्छा आणि जेव्हा आम्ही चाललो होतो आता

बार मी हे म्हणत होतो

कि बाबा आपलं काय म्हणता त्याला ती Daily dairy जी आहे ती संभाळून ठेव हाव ना ती सम्भाळून ठेवावी लागेल तीच ना कारण कि काय नंतर काय होईल

तीन दिवस तर गेले पाच अन पाच दहा आन पाच पंधरा पंधरा घंटे तर गेले अरे तरी पंधरा दिवस गेले नाही नाही पंधरा दिवस नाही पाच अन पाच दहा एका दिवसात किती आठ ते पाच ना आठ म्हणजे आठ ते पाच म्हणजे आठ घंटे असं म्हणतो मी तुला असं आहे का मग आठ ते पाच एकदा केली आठ ते चार एकदा केली मग ते किती झाले ते चार एकदा सातघंटे केली एकदा आठ घनते केली अन एकदा Direct आठ ते बारा केलं एक केलं हम्म बर याच सर्व नीट ठेवायचं लक्ष्यात ठेवायचं होत म्हणजे Madam ला कळायला पाह्यनं काय आहे काय नाही असं पूर्ण Record तू भी ठेव बर का म्हणजे काय होत College वाल्यानी समझा जर मागून काही समझा अं त्यांनी कस Duplicate चाळे केले तर मग कस तुझी त्यात वाट लागून जाईन हम्म अमर आणि ते म्हणे कि तुझ्या कड ठेव म्हणे हे असं काय Daily diary बनवली म्हणे तू थोडी चांगली बनव तू मी म्हटलं आहे हाय MAdam माह्या जवळ पण मला वाटलं या Daily diary वर Sign घ्यायची आहे म्हणे या

अरे हा ना मग त्याच्या साठी Daily diary असते ना ती सांभाळून ठेवावी लागते म्हणजे कस तू आता जाऊन आता जाऊन समझा समझा तू Fourth year ला गेला आणि Madam म्हणीन कि तुझे एक हजार Make up hour आहे तू म्हणशिण एवढे कास काय झाले बाकी पोरांचे सोबतचे तुला माहिती आहे तुझे जास्त आहे तरी त्याचे कमी सांगता तुझ्या कड एकटी Proof काय असत तर Daily diary असते Proof कि First year मध्ये मी एवढे एवढे दिवस Ward केले होते Second year मध्ये एवढे एवढे Ward केले होते

अच्छा आपल्याला सुद्धा Record ठेवावा लागतो ना हा आपल्या कडे आपलं Record ठेवावं लागत आता College register गीजिस्टार कस समझ राज्यात जात नंतर

मग ते कस Cupboard मध्ये ठेवून देते एकदा एकदा झालं समझा First year registration भरलं कि Direct submit करून देते कपाटात थवेउन देते त्यानंतर त्याना काढायला जीवावर येते मग त्यांच्या मनाने त्याना जेवढं वाटलं तेवढं ते त्यांच्या मनाने करते भो कारभार त्याच्या पेक्षा म्हणून म्हटलं तुला तुझ्या हिशोबाने Daily diary maintain करून ठेव या पुढे Absent राहू नको याच्या पुढे Abcent राहणार नाही पण मग ती MAke up कमी करता ना रे ती कस काय Process कशी आहे ती Make up कमी करायची Process कमी कार्याची म्हणजे तशी नाही कमी करावी लागत ती

कमी म्हणजे आता तुझे जे अगोदर सगळं काय होत Fourth year समझ संपला तुझं संपलं आज कळाला Internship चालू होणार आहे बुवा फक्त तू याच्या नंतर Paper ला जाणार आहे येवढं कळालं तुला Internship नंतर Paper ला जाणार आहे तुला कळाल

हम्म मग त्या TIme ला तुला Madam ला भेटून सांगावं लागत कि Mam एवढे एवढे MAkeup hours आहे कमी करा माझे अगोदरच Already एवढे एवढे जाहले आहे आणि मला Registration ला Time लागणार आहे Madam आजू Subject पण न जे काही असा निघाले तर चांगली गोष्ट आहे पुढे पर्यंत पण Back जर चुकून विकून राहिला तर Mam सांगता येईल mam मी इथेच आहे Mam please असं नका करू हे नका करू थोडं Emotional damage केले Emotional केले तर Madam आणखी कमी करतील प्रत्यकाने कमी करतील फक्त Matern च्या हातात जाणाया अगोदर Matern च्या हातात जर गेले तर तुला काहीही करून जावे लागते असं